शाळेच्या दिवालीला खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे.

डीनर सेट आहेत ज्यांनी अह ज्यांना आट्रॅक्टिव्ह करण्याकरिता लायटिंगचे सेट काउंटर टेबल वगैरे लावलेला आ--

हे ऑन बोर्ड वर वरती नंबर दिलेले आहेत शायद ते दुकान मालकाचे नंबर असतील इथं दुकानामध्ये--

तैयारी करणारी मुलामुलींचे स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं मिळतात शाळेतील--

या आणि आपण आपल्या कागदपत्रांना--

आहेत आणि एक माणूस आहे जो काम करणारा आहे एक लेडीज काटा करत आहे घेतलेल्या मालाच्या आणि दुसरी लेडीज ग्राहकांना सांभाळत आहे.

आणि हिरव्या कलर चा पण टेबल दिसत आहे बसण्याकरी मुलांना बसण्याकरिता--